द्वारा शरीरात घेणे व सोबत दारू तसेच असतेच नशा चढवायला पण ही जेव्हा उतरते तेव्हा तीच नशेतील तरुणाई संस्कृति संस्कार काहीच अर्थतुल्य राहत नाही प्रत्यक्षात तसेच वागतात वागत नाहीत काही गप्पा काही गप्पा मात्र पुढारी पानांचा असे वागणारे

असताना दिसून येतात हया rev पार्ट्या का घडाव्यात अ याचे कारणही अनिश्चित स्वरूपाचे आहे त्या माझ्या मते या मुलांना मुलांनी असे कोणते त तनाव आहेत जेणेकरून ते

असावेच का कारण घरात संपत्ति सुख नांदत असताना याच धरात कश्याची नसते असे असूनही या प्रवृत्तीला विकृती असे नाव देता येईल या तरुण मुला मुलामुलींनी विशेषतः नशेच्या वेअ वेळख्यात अडकना अडकलेले अडकलेल्यांना रेवरी पार्ट्या सारखी विकृती वाटत नसेल संस्कृति वाटते एक प्रकारे ती मानसी विकृती आहे जेव्हा माणसाच्या मनावर ताबा जेव्हा मन मनात लालसा आ भाव प्राप्त करण्याची सुरबुद्धीतून उपयुक्त घडणे या मनोवृत्त कृती मानसिक

रचनात रचतात. ही नशा रेवरी revparty ची नसून मनोविकृती आहे. revparty त ही

बाहेर पडायचे ठरवले तर बाहेर पडता येते पण मन मनानेच यातून बाहेर पडाय पडायस पडण्यास नकार दिला तर काही उपयोग ना नाही मग कितीही चाळवलीने आंदोलन करून फरक पडणार नाही, अश्या अजून किती पिढ्या बाद होणार आहेत अजून किती जन त्या मार्गावर आहेत कुणाच ठाऊक आणि असून किती जन तो मार्ग अवलंबणार आहेत हे त्यांनाच आणि परिस्थितिलाच ठाऊक परिस्थिति ही चांगल्या वाईट गोष्टी ठरवणारी कारणीभूत आहेत ठरते आणि कालावधी हा यावर उपाय आहे हेच खरे ही सर्व रेवरी पार्ट्या सारखे विक् विकृती नष्ट करण्यासाठी कालावधी जावा लागेल विकृती सं संस्कृति ठरू नये प्रकरण पाचवें चौथा स्तंभ आणि शरीर स्वास्थ्या चा अभि घात ही दुर्घटना अशी ही भान सिंग नावा च्या एका शीख राज बंदी ची तांडेल आणि

एकता शक्यतो त्यांच्या शी उलट मारहाण करीत राहिला शेवटी त्या उतारवयातील शीखा खास त्या मंडळी ने खाली पाडून त्या दनडू का ठेचून काढला अयो मरको मारा अश्या त्याचे आरोळे आयकवत खाली बंद असलेल्या पाच सहा राजबंधूमान राग अनावर होनू. आणि ते एकदम उसले बाहेर आले आणि ‍हातात सापडेल ते घेऊन वर चढले बारी भानसिंगाचे चे वरचे मजला दारलावून उभा होता राजबंधूमान बारी बाहेर येताच त्यास मारण्यासाठी वर गुसत आहे हे पाहताच भानसिंगास ठेचणे सोडून तो झटकन त्या वरच्या मजल्या असलेल्या गुडीचे चे दार उघडून त्या जिन्याने बाहेर पडला भानसिंगच्या मारपिटची माहिती तेथे प्रत्येक्ष सैनिकी राजबंधूमानाच्या आणि इतर बहुतेक राजबंधूमानाच्या तोंडून जशी वर्णी आयकली तशीच वर्णी लिहा इतकंच नव्हे तर पुढे आम्ही सांगणार आहोत त्याप्रमाणे दोघं प्रमुख राजबंधूमानानी हि लेकाही कथनात अधिकार्यात अश्या प्रकारे ठरवले होते मारा अयो मेरेको मारा या आरोळ्या आणि मानहानी ची धांदल शेजारच्या चाळीत आयकच आम्हास कळून चुकले आज तरी कोणास तरी ठीक करण्यात येत आहे. भासिंगाचे नाव आयकताच फार वाईट वाटले महाराणी च्या वेळी केवळ बाई हुकूम म्हणून आत घुसलेल्या पण भानसिंगास न मारता इतल्यास नुसते मारण्याचे ढोंग करण्याला ठीक करण्यात येत आहे. एका पेटी ऑफिसर नेही ही माहिती खरी आहे असे सांगितले जेवण्या ची वेळ होती आमच्या चाळी तील दोघा प्रमुख राज बंदी बा नंतर आम्ही या आता काही पण आता तीव्र निषेध करण्याचे नक्की केले आणि चाळी चाळीत पत्र पाठवणास सुरुवात केली राजबंधूमान या मारहाणीने बिऊन न जाता संतापून गेले आणि सार्वजनिक संपाची भाषा सुरू झाली एकदोघनी तर ही हि भाषा उचारली पण ही गडबड बारीक कळतातच प्रभळ प्रतिकिर्या पाहताच घाबरण्याच्या त्याच्या सभावानरुप तो डचकला संध्याकाळी मला भेटायला आला तेव्हा मी त्यास स्पष्ट सांगितले तुम्ही विचारता म्हणून सांगतो? तुमच्या आटताली पणाचा कळस होत चालला आहे. याचा परिणाम आम्हला आणि मला तर भोगायला लगेच पण परिणामी तुम्हाला ही भोगावा लागेल. त्याने सर्व दोष भानसिंगावर टाकून तो मला डसला इत्यादी निमित्त सांगितले मी म्हंटले ते सत्य होते असे गृहीत धरले तरी देखील तुम्ही त्यास निर्रबनाप्रमाने खटला करून माऱ्याचे होते छळ का केला ? आणि सिंगास रक्त ओके तो मारले ही गोष्ट त्यातील राज बंदी भाग आणि बंदिवान एकमुखा ने सांगतात ती गोष्ट खोटी नाही पर्यवेक्षकाकडे दुसर् या पाहणी च्या दिवशी ठरल्या प्रमाणे राज बंदी वाहना तील निवडक लोकांनी या प्रकरणाची चौकशी करून बारिश शिक्षा करण्यात यावी म्हणून मागणी केली परंतु उलट चा राज बंदी बाणांनी बारिश घेण्या चा आणि भाल सिंग ला सोडवण्या चा प्रयत्न केला होता जास्त धाकदपट शहा देण्यात आला तेव्हा संपर्क करणे निश्चित झाले याच वेळेस हिंदुस्थाना तून बातमी आली राज्य घटनेत कित्येक नवीन अधिकार देण्यासाठी

प्रामुख्याने तळपाला पाहिजे हे त्या प्रश्नांशी शिवन्यास हि भीत त्यांना देखील तो टाळता येन अशक्य वाटले इतक्या तीव्रतेने राजबंदीमाना यातनाची कहाणी हिंन्दुस्थानाच्या हृदयात सल्ल्याप्रमाणे सतत बोचत ठेवले पाहिजे हिंन्दुस्थानास संतुष्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणे अपरिहार्य आहे त्यात राजबंदीबानाची सुटका हि एक गोष्ट आहे हे अधिकऱयांच्या मनावर ठसविण्यासाठी अंडमान तरवर जिवंत ठेवणे हे जसे अक्शक्य होते. तसेच तिची माहिती हिंन्दुस्थानात निरंतर पोहोचवुन लोकांची माने हादरून जातील अश्या तीव्रतेने या सर्व प्रकारण्यासाठी माँटेक्ससाहेब येण्याचे संदेहशह GOLDPLAYER च्या राजपिडीतानविषयी काहीतरी शोभाक कि त्याचे पुढे धरणे हे ही आवश्यक होते. परंतु सत्य घटना प्रसिद्ध करावयाची असेल. तर ती प्रथम FOREPLAY खेळाडू मध्ये घडविली पाहिजे भानसिंगाच्या क्रूरछळाचा प्रतिकार करण्यासाठी शेकडो राजबंदीबाणांनी केलेला संप हि तशी घटना होणार होती. आणि म्ह्णूनच या उद्देशानेनी संपाची उभारणी नेतानी करणे आम्हास सिक्ष्ट वाटले संपाचा प्रत्येक्ष पुढाकार जुन्या राजबंदीबाणानी च घावा आणि सर्वीचे वतीने त्यानीच मागण्या सांगाव्या असे काही बांदवचे म्हणणे पडले परंतु त्याओगे संपाच्या मुख्य हेतुत चे च नव्हे प्रसंग विशेष राष्टीय कार्याचीही हानी होण्याचा तास संभव आहे हि मी माझा सहकार्यास समजून दिले प्रत्यक्ष पुढे झाल्या मुले भरीस अंडी वरिष्ठ अधिकर्यांपर्यत सर्वास जी हवी ती संधी मिळून मला आणि जुन्या राजबंदीबाणांना अलीकडे जा थोड्या बहुत स्वतंत्र फिरण्याच्या सवलती देणे केवळ निर्बानदाकरिता नीर उपाय म्ह्णून अधिकाऱ्यास भाग पडले होते या सर्व सवलती काढून मला खोलीत रात्र दिवस पुन्हा कोंडून ठेवण्यात येईल त्यामुळे संपाची बातमी हिंदुस्थात पोहोचवण्यासाठी माणसे धाडणे पत्रे धाडणे युध्याच्या बातम्या बाहेरून नियमाने आणून देणाऱ्या सहकास पासून वर्तमानपत्रे घेणे हि लपूनछपून वाचणे संपामुळे बंद झालेल्या राजबंदीबानाच्या बातम्या परस्पर पोहचवून त्याना एका दावणीत वर्णाने वाचता यावे असे बेत करणे आणि कळवणे हि सर्व संपाच्या दृष्टीने अंत्यत महत्तवाची कामे करणे खोलीत आम्हीच बंद होऊन पडल्याने फार कठीण होणार दुसरे कि गेल्या चार पाच वर्षात कारागारांच्या अंत्यत क्रूर अश्या पहिल्या आम्हास तोडं द्यावे लागल्याने आम्हास सर्व जुन्या राजबंदीबाणाच्या प्रकृतीवर हानिकारक परिणाम होऊन त्यास समजून गेल्या होत्या आम्हास हातकड्या कोठडी बंड्या उग्रसा अन्न

इत्यादी स्थानिक चळवळ नवीन आल्याला ताज्या दमाच्या शेर सव्वा मंडळीतील लोकांनीच काही दिवस पाळीपाळीने अंगावर घेऊन चालवावी हेच कधीच युक्त होते तिसरे महत्ववाचे कारण ते विशेषता नीट काम सोडून पडणे अनिष्ट ठरविणारे होते ते हे कि त्याओगे माझा हिंदुस्थात पत्र हि टाकण्याचा अधिकार त्यामुळे छिनला जातो वर्षभर ज्याला कारागरीय कोणतीही शिक्षा नाही त्यास वर्षातून एक वेळ पत्र टाकता येणार मी बंद होतो तर पत्र हि बंद होते पण माझे पत्र बंद होणे म्हणजे संप तर राहोच परंतु राजकीयबंदीबानाच्या सुटकेच्या प्रश्नाची च मह्त्ववाहानी हानी करणे होय. कारण कि राजबंदीबांना ज्या एकदोघायच्या पत्रात हिंदुस्थानातील पुढारणाच्या वृत्तपत्राच्या आणि जनतेच्या कानापर्यंत पोहोचता आले असते त्यानी तशी सर्व राजबंदीबाणाची चर्चा करणारी किंवा कोणत्याही अधिकारास झोबणारी पत्रे टाकण्याचे वेडेपण करण्याचे शहाणे साहस कधीही केले नव्हते बारी रागवतना बरे जे लोक पत्रातून आपल्या सही ने शक्य तिती माहिती लिहण्यास आणि सर्व राजबंदीबाणनाच्या हिताचे चर्चा करण्यास झगणारे राजबंदी होते त्याच्या पत्राची हिंदुस्थातील जनते वर परिणाम करण्या सारखी प्रसिद्धी होण्याचे किंवा त्याची तशी चर्चा होण्याचे परिस्तिथी मुळे अक्शक्य होते अश्या स्तिथीत माझा एकट्याच्या पत्राचे काम करणे अपरिहार्य झालेले होते माझे धाकटे बंदू माझा एकट्याच्या नव्हे तर त्या नावाखाली आणि त्या निमित्त्याने बरोबर राजकीय बंदिबान सुटकेचा प्रश्न हिंदुस्थान सारखा प्रचिलीत ठेवण्यास झटत असत. हे जनतेस ठाऊक च होते. त्यास माझा वार्षिक पत्राचा प्रभळ आधार मिळत असे. माझे वार्षिक पत्र येताच त्याच्या भराभर प्रति केल्या जात आणि त्या हिंदुस्थातील अनेक पुढार्त्यांच्या हाती. पडत त्या पैकी कित्त्यांकडून ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जाई कित्येक उटकत देशभक्त आपणहून त्या पत्राची प्रत करन्यास येत आणि ती एक पवित्र आठवण म्ह्णून संग्रहित ठेवी चालीस पर्यंत त्या वार्षिक पत्राच्या प्रति कश्या जात आणि तेथे हिंदी लोक त्यात किती उत्सुकतेने आणि भंक्ति वाचनू च्या प्रति पूर्ती करून अशा सांभाळ ते बॅरिस्टर असा पल्ली यांनीही फोर वर्ड मध्ये प्रसिद्ध केलेच होते. त्या पत्रातून मी केवळ बोर्ड ब्लेअर च्या हजार या काळात एवढ्या जाईल त्याच्या आणि त्यात हि मला राजबंदीबान म्ह्णून म्हणास कसे कतर ते त्याचे करणे किती विपरीत आहे म्ह्णून लोकांनी ते कसे खोडून काढले पाहिजे इत्यादी चर्चा च करत असे नसून त्यात शक्य तेव्हा या न त्या निम्मीत्या खाली देशास असणारी राजकीय सामाजिक आणि धार्मिक मते हि प्रदर्शित करीत होतो विशेषत लढाईत जी पर्यवेक्षक

कारागारीय माहितीत इतर प्रकारानी धाडावी लागेल आणि ती तशी धाडली जाऊन केव्हा तरी काहीतरी वर्तमानपत्रातून येतच असे परंतु तश्या गुप्त पणे धाडलेल्या आणि माझा सही ने प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांचेच द्वारे धाढलेल्या माझा वार्षिक पत्रात अर्थातच फरक असेल माझा या पत्राचा कॉउंसिल पासून ते झोपडी पर्यत अधिक परिणाम होईल

एक दरफ या पत्रास सुधारणांची आणि त्या योगे स्वदेशी माझा मतांची आणि राजबंदीबाणाच्या सुटकेच्या प्रश्नांची चर्चा सारखी प्रज्वलित ठेवण्यासाठी हि संधी मी सहसा कर्तव्य म्हणूच कामवित असे या आणि इतर करण्यासाठी मी संपाची योजना अशी ठरवली कि जुन्या राजबंदीबाणांना म्हणजे मला माझे बंधू ना आणि श्रीयुत जोशी याला कारण बाकीच्या जुन्या राजबंड्यातील कित्येक भानसिंगास मारले ते असेल हे माहित असून हि हे आपणास काही एक माहित नाही इतरांशी आमचा काही संबंध नाही असे स्पष्ट पने सांगून संपास तोड नाही इत्यादी बातम्या हि देण्यास मागे घेत नसत तेव्हा संपात त्यानी येणाच्या प्रश्न च नव्हता राजबंदीबानाना सोडून नव्यांपैकी ज्याच्या प्रकृतीस परिणाम कारक असा अपाय होण्याचा संभव नाही त्यानी संपात प्रत्यक्ष काम सोडून भाग झाला प्रथमत राजबंदीबानाना कोणते हक्क पाहिजे आहेत आणि भानसिंघची मारहाण हे संपाची केवळ तात्काळ निम्मित असून मुख्य कारण आणि मागणी म्हणजे राजबंदीबानास राजबंदीबांना प्रमाणे च वागवण्यात यावे हे कसे आहे हे लेखी कथनात दोघं पुढाऱयांनी लिहून दयावे हे लिहून न घेतले तर काहींनी अन्न त्यागाचा संपाची धमकी द्यावी आणि कोणीही प्रकृती विकोपात जाई तो कोठडीत तडक पडण्याचा हट्ट धरू नये किंवा अण्णा त्यागाने प्राण घेऊ नये असा बेत ठरला संपाच्या समर्थक आणि देशात खळबळ माजवण्यासाठी शक्य ती खटपट करणे हे आम्ही अंगावर घेतले या विसरहित माझा बाहेर राहण्याने वसापोर्ट ब्लेअरहतीतील शिक्षणा अधिक हे सार्वजनिक प्रचार कार्य आंही हाती घेतलेले होते ते हि अवघ्या हात चालू शकले हरलेल्या दिवशी राज बंदी वाहनांच्या डोळ्यात कामे फेकून कुठून जवळजवळ शंभर लोक त्या संपात समाविष्ट झालेले असतात माझे जे संपले जे वाहून आता राजबंदी वारांची संख्या पुष्कळच वाढल्यामुळे आणि अधिकाऱ्यांची शक्ती आणि शक्ती या पहिल्या स्तंपामुळे परिस्थिती झाल्यामुळे या संपाचा परिणाम कळत राजा बंदी वालाच्या नव्हे तर त्या वसाहतीच्या इतिहासात असा मोठा आणि इतका संघटित टिकाव धरून राहिल्या संप दुसऱ्या झालेला कोणाचा आठवत नाही. कोणत्याही प्रकारची औषधे आणि तंबाकूचे सेवन करू नका संपूर्ण गुरूंचा शोध लावा असा संदेश गुरूंनी सांग सांगताना दिला आहे. सर्व गुरु हे देवासारखे आहेत सर्व गुरु एकच असतील जे देवाच्या कृपेने श्री गुरु नानक गुरुजींसारखे असतील आशीर्वाद देईल सखी दोनशे बहात्तर आणि त्र्यातर म्हंटले आहे की मर्दानाने प्रह्लादाला विचारले की येथे आणखी कोण आलं आहे प्रह्लादाने सांगितले की येथे फक्त दोनच महापुरुष आले आहेत प्रथम कबीर दुसरे श्री गुरु नानक देवजी आहेत आणि त्यांच्या सारखे असणारे दुसरे अवग्या भारताच्या भूमीवर जाट जातीतील असतील गुरु गोविंद सिंग यांच्या लढाया गुरु गोबिंदसिंघ यांचे आयुष्य फार मोठे नव्हते परंतु ते घटनांनी ते इतके भरलेले होते की त्यांना विश्रांती मिळाली नाही चांगल्याचे रक्षण करणे आणि वाईटाचा नाश करणे हा त्यांच्या जीवनाचा हेतू होता हे साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना सैन्य नैतिक आणि भावनिक दृष्ट्या तयार करणे आवश्यक होते हे करून गुरु साहेबानी त्या सर्व लोकांचा सामना केला

अठराशे सोळाशे आठ्यांशी मध्ये कुंठा साहेबच्या उत्तरेवर सहा महिलांवर भागणी येथे लढाई झाली मध्ये हे युद्धाशी नगरचा पती आणि त्यांचे सरकार यांच्यात झाले दीड वर्षानंतर गुरुजींनी नादोर आणि महाडच्या युद्धात भाग घेतला राजा भीम चंद्र आणि त्यांच्या साथीदारांना आक्रमण करणाऱ्या खान वर विजय

बरीच वर्ष शांत होती इसवी सन काळी कांगड्याच्या शेवटी फौजदार दिलावर खानने आपल्या मुलांना आनंदपूर वर हल्ला करण्यासाठी पाठवले. पण तो काहीच करू शकला नाही. गुरु साहेबांना त्यांच्या आगमनाची माहिती मिळाल्यावर ते भेटायला बाहेर पडले होय शत्रूंनी हारली मान आणि शेतातून पळ काढला त्यानंतर लागेचचं सोळाशे पंच्यानवच्या सुरवातीला दिलावर खान ने हुसेन खानच्या नेतृत्वा खाली पूर्वी पेक्षा खूप मोठे सैन्य पाठवले. गुरु साहेबांनी सिंधी आणि मुघलांविरुद्ध युद्धात भाग घेतला नाही. पण हुसेन खान विरुद्ध लढणार्यांबद्दल त्यांची सहानुभूती निश्चय होती. सोळाशे शहाण्यव मध्ये सिहं जात मो असीमचा सेनापती मिर्झा बेग याने हल्ला केला आणि सोळाशे नव्याणव मध्ये लढाईची नवीन फेरी सुरु झाली सोळाशे नव्याणव बैसाखीच्या दिवशी अमृत सोमवार झाला पाच स्त्रीयजनांनी अमृत प्यायले आणि गुरुजींनी स्वतः त्यांच्याकडून अमृत प्यायले गोबिंदराव यांना श्री गोविंद गुरु गोबिंदसिंघ जी पण त्या प्यारे सोबत सिंघ हा शब्द आला अमृत पिऊन शीख झाले अनंतपूर हे मुघल आणि डोंगरी राज्यांचे लक्ष होते आनंदपूर साहिबला सलग आठ महिने वेढा घालण्यात आला सतराशे बासष्टच्या सतराशे बासष्टच्या विक्रमी संवाद सहा ते सात पोह च्या मध्यरात्री आनंदगड किल्ला रिकामा केल्यावर मुघल आणि पहाडी किरतपूर साहिब पार करताना राजांनी आपली शपत मोडली आणि शीख सैन्यावर हल्ला केला सरसा नदीच्या काठावर युद्ध झाले अनेक सिह शाहिद झाले आणि गुरु गोबिंदसिंघ यांचे कुटुंब वेगळे झाले पुढचा सामना रात्री आठ वाजता सतराशे बासष्टचं कंकोरच्या किल्ल्यावर एक जोरदार युद्ध झाले या युद्धात गुरु गोबिंदसिंघजी बाबा अर्जित सिंघजी आणि बाबा जुजारसिह जी यांचे थोरले पुत्र आणि इतर त्यांना शाहिद झाले यानंतर तीस पोहे सतराशे बासष्ट विक्रमी मध्ये खिद्राण्याच्या धाब्यावर त्यांनी सरसिंह प्रांतातील दहा हजार मुघल

गोंठा साहिबचे FOUNDATION सोळाशे चौर्यांशी पर्यंतच्या नानकिं आता आनंदपूर साहेबचा एक भाग एक महत्वाचे शहर बनले होते ते पाहून काही डोंगरी राजांना हेवा वाटू लागला शिवाय बिसलपूरचे राजा भीमचंद यांनी गुरु साहेबांना भेट दिली त्यांच्या विनंती नुसार गुरु साहेबानी त्यांना वर साधी हत्ती न दिल्यामुळे तो संतापला तो ही चक्क नानकीकडे निष्काळजीपणे नजरेने पाहू लागला सोळाशे पंच्यांशीच्या सुरवातीला न्हाहून मेघदीप प्रकाशाचा राजा गुरु साहेबांना त्यांच्या संस्थानात दर्शन देण्याची विनंती केली चवदा एप्रिल सोळाशे पंच्यांशी रोजी नाहनचा राजा मेघदीप प्रकाश यांच्या विनंतीवरून गुरु साहेब नहानला पोचले गुरु साहेबांनी जमना नदीच्या काठावर रियासत आणि उपस्तीथना भेट दिली कोणत्या जागेवरणी नवीन शहर बसवण्याचा निर्णय घेतला गुरु साहेब यांनी एकोणतीस एप्रिल सोळाशे पंच्यांशी रोजी जिवंत नंदचंदच्या संघाच्या प्रार्थने नंतर पोन्टासाहेबची पायाभरणी केली आणि भाई राम कुवर यांच्या हस्ते पायाभरणी केली गुरु साहेब पुढील तीन वर्ष पाच महिने पोन्टासाहेब मध्ये राहिले येथे अकरा मे सोळाशे पंच्यांशी रोजी राम राम ज्यांना गुरु हरी यांना यांनी सिंहासनातून मुक्त केले होते ते गुरु साहेबांना भेटायला आले

किंवा त्यानंतर लगेचच बहादूर शाहला मे सतराशे आठ मध्ये दोन आठवडे भेटले असावेत नर्मदा नदीला पूर आल्याने बुऱ्हाणपूर ठप्प झाले होते वजीर खानच्या दूतांना मिळालेल्या पैशानमुळे बहादूर शाह चा इरादा बदला त्यानंतर बहादूर शाह गुरु साहिब पासून दूर राहू लागला खरंच आता वजीर खानाने पाठवलेल्या पैशामुळे त्यांच्यावर कार्यवाही करायची नव्हती गुरु साहेब आणि बहादूर शाह यांच्यातील शेवटची भेट AUGUST सतराशे साठ मध्ये JUNE पंचवीस JUNE सतराशे आठ रोजी ताप्ती नदी पार केल्यानंतर बाळापूर येते झाली या भेटेत गुरु साहेबांना कळले की बहादूर शाहने आपला नवस सोडला आहे असे करून गुरु साहेबानी राजाची बाजू सोडली चोवीस ऑगस्ट सतराशे आठ रोजी सम्राटाने पण गंगा नदी पार केली आणि पुढे कूच केली

आई गुरु साहेब नांदेडला थांबले गुरु साहेबानी राज्याची आशा सोडून स्वतः न्याय प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला जिथे जिथे त्यांचा विवाह तीन SEPTEMBER सतराशे आठ रोजी मधादास बैरागी यांच्याशी झाला तिथली स्तिथी आणि मुघल राज्यकर्त्यांची कृत्य ऐकून भानुदास सिंघने गुरूंना पंजाब मध्ये जाऊन दृष्ट कृत्यानं मध्ये सुधारणा करण्याची परवानगी मागितली

दिल्लीहून भाई धर्मसिंघ ची जात होते भाई हिम्मत सिंघ जी जो हे ओरिसाचे जग्गन्नाथचे हिम्मत राय होते भाई मोहकम सिह जी हे मोहकमचंद होते गुजरातचे DIER आणि PRINTER आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्याचे नाईभाई साहिब सिंग साहिब चांद पूर्ण गुरुजींनी प्रथम त्यांच्यावर अमृत शिंपडले नंतर त्यांनी अमृत शिंपडले यानंतर सर्वांना सिंघ हा शब्द आला अमृत घेतल्यानंतर प्रत्येक शीखला केस कंगवा कडा किर्पाण आणि अचादरीं घालण्याची

खालसाचे नियम पाच कके कांगा कडा किर्पाण केस धरून राहिल तो जातिवादांच्या वर उठून असे घडले आणि बैसाखीच्या दिवशी वीस हजाराहून अधिक लोकांनी गुरूंचे अमृत पाजून पूर्ण श्रद्धा व्यक्त केली आपे गुरु हेच गुरु वानर गुरु चेला हे गुरुजींचे शब्द होते खाल्स्याचे नियम हात काके कांगा कडा कचे ऑर किर्पाण केस धरून नाही तो जातीवादाच्या वर उठून सर्वांना समान वागणूक देईल. ठरलेल्या वेळी उठतील, पाठ करतील, यज्ञ करण्यास तयार राहतील, TORCH पेटवत आहे. गुरु गोबिंदसिंघ यांनी आदी ग्रंथ मध्ये गुरु ते बहादूरजींचे शलोक जोडले आणि गुरु ग्रंथ साहिबला गुरूचा दर्जा दिला ते म्हणाले की धर्म अर्थ दास सीख या चार गोष्टीचा दाता आहे ही सर्व शक्तिमान आहे या आदेशाचे पालन करून

सर्व सीखांनी श्री गुरु ग्रंथ साहिब समोर नतमस्तक झाले आणि अश्या प्रकारे सोळाशे सतराशे आठ मध्ये श्री ग्रंथ साहिब यांना गुरु ही पदवी देण्यात आली गुरुची ज्योती ज्योतीच्या वेळी नांदेडच्या ठिकाणी

वक्ता दोन ऑक्टोबर सतराशे आठच्या पाठच्या दिवशी बाबा बन्नासिंघ नांदेड होऊन निघून गेले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गुरु साहिब झोपलेले असताना जमशेद खान पठाण यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात जामधारच्या तीन जबाबदारांनी त्यांना गंभीर जखमी केले अत्यंत जखमी व्हा असे असूनही गुरु साहेबानी पुन्हा एकदा जमशेद खानला जागीच ठार केले

तेव्हा एका सिखने अफवा पसरवली की गुरु ग्रंथ साहिब कथित इतर जागत गेले आहे

अं य रसगु अं रशिला

हा रशिला हॉटेलवर हा

लागेल ती काय खाईला घेउनये बर बर सांगना ऑर्डर काय कायआणू लिह चिकणमासाला चिकेन्फ्राय

हा लिह चिकन मसाला चिकन फ्राय

चिकन फ्राय एक आंडा कारी आंडा मसाला

चिकन मिक्स कर हा बर बर आजून

सांगना राईस मध्य सांगना तीन जिरा राईस जिरा राईस हा जीरा राइस दोन ग्रीन सॅलॅड व्हेज बिर्याणी घे

हा हा आजून

हा सांग रोटीमादी सांग

मग वेजमध्ये नई घेऊ का

बर बर ठीक है आजून आजून

अं स्टाटरमध्ये लिह पनीर

दोनच काई पार्टी बिर्टी घरी

हा सांग मध्ये आजून

पापड घे

बस झाला आता मला सकाळी चहाला लिही याला नाष्टाला लिही हा सांग नाष्टासाठी